पाणी ठेवलय तिकड साइड ला लोक जॉब ला जात आहे येत आहे. इकड खूप सारे रूम आहेत तिथ हॉल आहे. इकड साइड ला हॉल आहे आणि पत्र आहे.

एक दूध डेअरी आहे दूध डेअरी मध्ये तिथे पेडे आहेत आपल्या बर्फी आहेत.

एक दोन तीन गाड्यायत चांगला रोडय चांगले झाडयत इथ लाइटायत इथ मागे अंधारय.

चांगली खिड़की आहे इथे एक चांगली ऐसी आहे हे सारे मूल बसलेले आहेत अणि मुलांनी बाकीच्यांनी चश्मे घातले आहे एक ला उभा आहे.

हे एक चांगलं बस स्टॅन्ड आहे इथं एस_टी लागलेली आहे दोन एस_ट्या आहेत इथं माणसं एक माणूस चालला आहे त्याच्या हातात बॅग आहे.

चांगल काम चालू आहे इथं वीटा आहे इथं रेती आहे इथं सीमेंट आहे इथं गोनी आहे.

चांगल दुकान आहे. इथं लोक पुस्तक घ्यायला आलेले आहेत. खुप मोठी गर्दी आहे. इथं लाइट आहे. दुकानच शटर आहे. इथं बाजूला मोठे मोठे गाले आहे इथ गाड्या आहेत. लोकांनी अलग अलग कलर चे कपडे घातले आहेत.

जागा आहे इथ खाली कागद पडले आहेत इथ पंन्या आहे इथ वरती पत्र्या आहेत पत्र्या वरती तार आहेत चांगल तर चांगल दिसतय उजाड़--